क्रिएटिंग आणि व्ह्यूइंग इन्व्हेंटरीज वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे
सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे
दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे
आणि लॉगिन झालेल्या युजरने नेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे
आपण वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 नेटबीन्स इदे 73 जेडीके 17 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 210 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता ह्या पाठासाठी तुम्हाला जावा सर्व्हलेट्स जेएसपीएस डेटाबेस आणि फिल्डस व्हॅलिडेट करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता नेटबीन्स इदे वर जाऊ
मी बुक्स टेबल बनवले आहे
तुम्ही टेबलमधे विविध फिल्डस बघू शकता
मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत
दिली गेलेली पुस्तके संचित करण्यासाठी चेकआउट टेबल बनवले आहे
मी चेकआउट टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत
मी बुक आणि चेकआउट साठी मॉडेल देखील बनवले आहे
bookजावा हे बुक मॉडेल आहे
checkoutजावा हे चेकआउट मॉडेल आहे
ब्राऊजरवर जाऊ
एडमिन म्हणून लॉगिन करू
त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड म्हणून एडमिन टाईप करा
साइन इन वर क्लिक करा
आपण एडमिन सेक्शन पेज वर आलो आहोत
आपण या पेजवर परत येणार आहोत
आता नेटबीन्स इदे वर जाऊ
एडमिन पेज वर रिडायरेक्ट करण्यासाठी ग्रीटिंगसर्वलेट कसे बदलायचे ते पाहू
greetingservletजावा पाहू
येथे युजरनेम आणि पासवर्डची व्हॅल्यू एडमिन आहे का हे तपासणार आहोत
असल्यास adminsectionजेएसपी वर रिडायरेक्ट करणार आहोत
रिक्वेस्टडिस्पॅचर वापरून दुस या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे
ब्राऊजरवर परत जाऊ
आपल्याकडे दोन पर्याय आहेत
लिस्ट बुक्स रेडिओ बटणावर क्लिक करा
सबमिट बटणावर क्लिक करा
येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो
त्यामधे बुक इद booknameऑथर नामे आयएसबीएन पब्लिशर टोटल कॉपीज आणि अवेलेबल कॉपीज अशी सर्व माहिती आहे
आता हे कसे केले ते पाहू
इदे वर परत जाऊ
एडमिन्सेक्शंडोत जेएसपी वर जा
येथे दोन रेडिओ बटणे आहेत
पहिले बटण सर्व पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे
आपल्याकडे एडमिन्सेक्शन डॉट जेएसपी मधे फॉर्म एक्शन एडमिन्सेक्शन आहे
आता एडमिन्सेक्शन डॉट जावा उघडा
येथे क्लिक केलेला पर्याय कोणता हे तपासले जाईल
आपण लिस्ट बुक्स वर क्लिक केले होते
त्यामुळे क्वेरीचा हा भाग कार्यान्वित होईल
बुक्स टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता क्वेरी कार्यान्वित करू
पुढे पुस्तकांची माहिती संचित करण्यासाठी अरेलिस्ट बनवू
नंतर रिझल्ट सेट मधून आयटरेट करू
आपण बुक ऑब्जेक्ट बनवत आहोत
Bookऑब्जेक्टमधे बुकिड सेट करत आहोत
तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स बुक ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत
नंतर बुक च्या सूचीत bookऑब्जेक्ट समाविष्ट करू
नंतर रिक्वेस्ट मधे अरेलिस्ट बुक्स सेट करू
नंतर रिक्वेस्टडिस्पॅचर द्वारे ही रिक्वेस्ट listbooksजेएसपी कडे पाठवू
आता listbooksजेएसपी वर जाऊ
ह्या पेजवर एडमिन पुस्तकांची यादी बघू शकतो
येथे प्रथम रिक्वेस्ट मधून पुस्तके मिळवणार आहोत
एचटीएमएल टेबल पुस्तकांची माहिती दाखवेल
आता आपण बुक लिस्ट मधून आयटरेट करू
येथे पुस्तकांचे बुकिड दाखवणार आहोत
तसेच पुस्तकांचे अॅट्रीब्यूट्स दाखवणार आहोत
अशाप्रकारे पुस्तकांची यादी दाखवू
ब्राऊजरवर परत जाऊ
लिस्ट बोरोवेड बुक्स वर क्लिक करा
सबमिट बटणावर क्लिक करा
दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो
त्यामधे ट्रान्झॅक्शन इद बुक इद आणि युजरनेम ही माहिती आहे
आता इदे वर परत जाऊ
त्यासाठी कोड बघू
adminsectionजावा वर जा
आपण लिस्ट बोरोवेड बुक्स वर क्लिक केले आहे
त्यामुळे मेन्युसलेक्शन लिस्ट बोरोवेड बुक्स झाले आहे
लिस्ट बुक्स साठी केलेल्या स्टेप्स येथे करू
चेकआउट टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू
आता आपण बोरोवेड बुक्स मधून आयटरेट करू
आणि हे रिक्वेस्ट मधे चेकआउट अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा
आता listborrowedbooksजेएसपी वर आलो आहोत
रिक्वेस्ट मधून आपण चेकआउट मिळवणार आहोत
चेकआउट लिस्ट मधून आयटरेट करू
आणि येथे चेकआउट अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत
अशाप्रकारे बोरोवेड बुक्स दाखवत आहोत
आता ब्राऊजरवर परत जाऊ
बोरोवेड बुक्स च्या पेजवर आपल्याकडे आणखी एक सूची आहे
अशा दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे
कोड बघण्यासाठी इदे वर परत जाऊ
आपण बोरोवेड बुक्स साठी केल्याप्रमाणेच हे केले आहे
फरक केवळ एसक्यूएल क्वेरी मधे आहे
क्वेरी मधे return date लेस थान now ऑर्डर बाय transaction Id ही कंडिशन देऊ
आता सामान्य युजरसाठीचा इंटरफेस पाहू
त्यासाठी ब्राऊजरवर जाऊ
लॉगिन पेजवर परत जा
मी मधुसेईन म्हणून लॉगिन करत आहे
वेलकम हा पासवर्ड टाईप करा
साइन इन वर क्लिक करा
आपल्याला सक्सेस ग्रीटिंग पेज मिळेल
त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत
त्यामधे ट्रान्झॅक्शन इद युजर नेम बुक इद आणि परतीचा दिनांक अशी माहिती आहे
आता इदे वर परत जाऊ
greetingservletजावा वर जाऊ
adminसाठी केल्याप्रमाणेच आपण दिलेली पुस्तके दाखवू
इथे एवढाच फरक असेल की ही पुस्तके लॉगिन केलेल्या युजरने घेतलेली असतील
या ओळीद्वारे युजरनेम मिळेल
नंतर बोरोवेड पुस्तकांची माहिती मिळवू
ज्यात युजरनेम बरोबर लॉगिन केलेला युजर ही कंडिशन असेल
त्यामुळे आपल्याला संबंधित युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल
नंतर सक्सेसग्रीटिंग डॉट जेएसपी मधे सूची दाखवू
अशाप्रकारे सक्सेसग्रीटिंग डॉट जेएसपी दिसेल
पाठात आपण शिकलो लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे
सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे
दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे आणि लॉगिन केलेल्या युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे
त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे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
सहभागासाठी धन्यवाद